हे एक न्यू लाइफ हॉस्पिटल आहे. इथ पर्पल आणि व्हाइट कलर चे बलून्स लावलेले आहे. एक बोर्ड आहे.

जीएनस मेडिकल आहेत जाने येणे चे रस्ते आहेत लाइट वैगरे आहेत कहिशी लोक आहेत आजू बाजूने अ ब्लू व्हाइट कलर चे बलून लवलेले आहेत व्हाइट ब्लू कलर मधेपन आहेत फ्लावेर्र्स वगैरे आहे.

प्लॅटफॉर्म आहे रेल्वेच इथे एक रेल्वे उभी आहे लाइट्स वगैरे आहेत पत्रा वगैरे टाकलेला आहे.

रोड आहे ग्राऊंड वर वगैरे आहे झूला वगैरे आहे जाण्यायेण्याची रस्ते आहेत मोकळं पटांगण आहे झाड झुडप आहेत आजूबाजूला रस्ते वगैरे आहेत जाण्यायेण्याची मोकळी जागा पण आहे.

ग्राउंड आहे इथं जाण्या येण्याचे रस्ते आहेत वॉटर पार्क वगैरे आहे घसरगुंडी आहे आजूबाजूने झाड झुडपं आहे इलेक्ट्रिक पोल्स वगैरे आहेत सर्कल्स मध्ये छोटे छोटे झाड आहेत मोकळी जागा आहे जाण्यासाठी.

इथे एक हॉल आहे जाण्यायेण्याचा रस्ता आहे मोकळी ज़ागा आहे काहीशी घरं वेगेरे अहते छोटे-छोटे गवत आहे आजूबाजूनी झाडं झुडपं आहेत कचरा वेगेरे आहे साइडनं रस्ता वेगेरे आहेत जाण्या येण्यासाठी --